सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत. एकदा प्रांताच्या एका साहेबाने राजकोटच्या ठाकूरसाहेबांचा अपमान केला. त्याबद्दल ते त्यांच्याशी भांडले. साहेब संतापले. कबा गांधीना माफी मागण्यास फर्माविले. त्यांनी माफी मागण्याचे नकारले व त्यापायी काही तास अटकेतही राहिले. परंतु ते डगमगले नाहीत. त्यामुळे अस त्यांना साहेबाने सोडून देण्याचा हुकूम कला वडिलांनी द्रव्यसंचय करण्याचा लोभ कधीच धरला नव्हता

परंतु देवळात जाण्याने, कथा वगैरे ऐकून जे धर्मज्ञान असंख्य हिंदूंना सहजी मिळत असते, ते त्यांना होते. एक विद्वान ब्राह्मण आमच्या कुटुंबाचे मित्र होते. त्यांच्या सल्ल्यावरून शेवटच्या वर्षात

कधी जेवत नसे. हवेलीत नित्यनेमाने जायची. मला समजू लागले तेव्हापासून तिने कधी चातुर्मास्य व्रतवैकल्याखेरीज रित दवडलेले मला स्मरत नाही. ती कठीणात कठीण व्रत घेई आणि निर्विघ्नपणे पार पाडी. घेतलेली व्रत आजारी पडली तरी सोडायची नाही. मला असा एक प्रसंग स्मरती, की तिन चांद्रायण व्रत केले. त्यामध्ये आजारी पडली. परंतु व्रत भंगू दिल नाही. चातुमांस्यात एकभुक्त राहणे यात तर तिला विशेषसं काही वाटतच नसे. एवढ्याने संतोष न मानता एका चातुर्मास्यात तर तिने एक दिवसाआड जेवण्याचा नियम केला होता. लागोपाठ दोन तीन उपास म्हणजे तर तिला काहीच नाहीसे वाटे. एक चातुर्मास्यात तिचे असे व्रत होते की सूर्यनारायणाचे दर्शन करून नंतरच जेवावयाचे. त्या पावसाळयात आम्ही मुले ढगांकडे डोळे लावून पाहत राहत असू की केव्हा सूर्य दिसतो आणि आई जेवते. पावसाळयात पुष्कळ वेळा दर्शन दुर्मिळ होत असते, हे सर्वांना माहीतच आहे. असेही दिवस स्मरतात, की ज्या दिवशी आम्ही सूर्य पहावा, आई, आई, सूर्य दिसला असे ओरडावे, आणि आई घाईघाईने येते तो सूर्याने दडी मारावी! त्यात काय मोठे? आज नशिबात जेवायचे नसेल! असे म्हणून ती परत वळे आणि स्वतःच्या कामात ढंग होऊन जाई. आई व्यवहारकुशल होती. दरवारच्या सर्व गोष्टी तिला समजत. राजस्त्रियांमध्ये तिच्या बुद्धीबददल बहुमान असे.

भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी म्हणजे सनअठराशे एकोणसत्तर च्या ऑक्टोबरच्या दोन तारखेला पोरबंदर अथवा सुदामापुरी येथे जन्म पावलो. बालपण पोरबंदरातच गेले. कोठल्याशा शाळेत मला घातले होते असे आठवते. कसेबसे काही पाढे शिकलो. त्यावेळी मुलांबरोबर मी पंतोजींना मात्र शिव्या देण्यास शिकलो होतो, एवढी आठवण आहे. दुसरे काहीएक आठवत नाही. त्यावरून मी अनुमान करतो, की माझी बुद्धी मंद असावी, आणि स्मरणशक्ति, आम्ही पोरे एक कडवे गात असू, त्यातल्या कच्च्या पापडासारखी असावी. ते चरण तर मला दिलेच पाहिजेत, एकडे एक, पापडशेक पापड कच्चो, मारो पहिल्या रिकाम्या जागी मास्तराचे नाव असायचे. त्याला मी अमर करू इच्छित नाही. दुसया रिकाम्या जागी दिलेली शिवी भरण्याचे प्रयोजन नाही. पोरबंदरहून वडील राजस्थानी court चे सभासद होऊन राजकोटला गेले,

सांगण्यासारखे विशेष काही नाही. माझी गणना सामान्य दर्जा च्या विद्यार्थ्यात तरी होत असेल की नाही यावद्दल शंकाच गावठी शाळेतून मुख्य शाळेत व तेथून high school मध्ये. येथपर्यंत पोचेतो माझ्या वयाला बारा वर्षे होऊन गेली. तोपर्यंत मी कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे किंवा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही. मी अतिशय भिडस्त मुलगा होतो. शाळेत माझे काम बरे की मी बरा

त्यांत एक शब्द kettle होता. त्याची वर्णरचना मी चुकीची लिहिली. मास्तरांनी मला आपल्या बुटाचे टोक मारून इशारा दिला. परंतु माझ्या ते कोठुन लक्षात येणार? मास्तर मला समोरच्या विद्यार्थ्याच्या

आणि मीच काय तो ढ ठरलो, माझा मूर्खपणा मास्तरांनी मागाहून मला दाखवून दिला. परंतु माझ्या मनावर त्या सांगण्याचा काही परिणाम झाला नाही. मला दुस-या विद्यार्थ्याची copy कधीच करता आली नाही. असे असूनही मास्तरांविषयीची माझी विनयवृत्ति कधीच ढळली नाही. वडील मंडळीचे दोष न पाहण्याचा गुण माझ्यामध्ये स्वभावतःच होता. त्याच मास्तरांचे इतर दोषही मागाहून माझ्या ध्यानात आले. तरीही त्यांच्याबद्दल मला वाटणारा आदर कायम राहिला. वडिलांच्या आज्ञेचे पालन करायचे, एवढे मला माहीत होते. ते सांगतील ते करावे. त्यांच्या कृत्यांच्या गुणदोषांच्या निवाडयात आपण पडू नये. याच सुमारास दुसरे दोन प्रसंग घडले, ते कधीही माझ्या स्मरणातून गेलेले नाहीत. मला सामान्यपणे शाळेच्या पुस्तकांपलीकडे काहीही वाचण्याचा नाद नसे. धडे केले पाहिजेत. बोललेले सहन व्हावयाचे नाही, मास्तरांना फसवावयाचे नाही, म्हणून धडे वाचीत असे. परंतु मनातून कंटाळा. त्यामुळे धडे पुष्कळदा कच्चे राहत. मग इतर वाचन सुचणार कोठून? परंतु वडिलांनी विकत आणलेले एक पुस्तक माझ्या नजरेत भरले. ते श्रवर्ण पितृभक्ति नाटक. ते वाचण्याची मला इच्छा झाली. ते मी अतिशय आवडीने वाचले. त्याच सुमारास काचेतून चित्रे दाखविणारेही दारोदार हिंडत. त्यांच्यापासून श्रवण आपल्या आईबापांना कावडीत बसवून यात्रा करण्यास घेऊन जात आहे,

वरही बसविली. बाजा शिकण्याची हौस होती, व वडिलांनी एक बाजाही घेऊन दिला होता. याच सुमारास कोणी नाटकमंडळी आली होती. तिचे नाटक पाहण्याची परवानगी मिळाली. हरिश्चंद्राचे आख्यान होते. ते नाटक पाहण्याचा मला कंटाळा कसा तो वाटेच ना. ते पुनः पुनः पाहण्याची इच्छा होई. वारंवार पाहायला कोण जाऊ देणार? परंतु मनातल्या मनात मी ते नाटक शेकडो वेळा रंगविले असेल! हरिश्चंद्राची स्वप्ने पडत. सर्वानीच हरिश्चंद्रासारखे सत्यवादी का होऊ नये? हाच विचार घोळे. हरिश्चंद्रावर आल्या तसल्या विपत्ती भोगून सत्याचे पालन करावे हेच खरे सत्य. नाटकात वर्णिलेल्या होत्या तशाच विपत्ती हरिश्चंद्रावर येऊन पडल्या असल्या पाहिजेत, असेच मी तरी समजत होतो. हरिश्चंद्राचे दुःख पाहून, त्याचे स्मरण करून मी खूप रडलो आहे. आज माझ्या बुद्धीला समजत आहे, की हरिश्चंद्र ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसावी. परंतु माझ्या मनःसृष्टीत हरिश्चंद्र आणि श्रवण आजही जिवंत आहेत. आजसुद्धा मी ती. नाटके वाचली, तर आजही मला अश्रू येतील असे वाटते. बालविवाह. हे प्रकरण मला लिहावे लागू नये अशी माझी इच्छा आहे. परंतु या कथेमध्ये मला अशा तर्हेचे कितीतरी कडू घोट प्यावे लागणार आहेत. स्वतःला सत्याचा पुजारी म्हणवून घेणा-या मला दुसरा मार्गच नाही. तेरा वर्षाचा असताना माझा विवाह झाला, ही गोष्ट लिहिताना मला दुःख होते. आज माझ्यासमोर बारा तेरा वर्षांची मुले आहेत. हॅलो नाही भाऊ कूठे आहे घरी होते का हो परीक्षा चालू आहे आमची काय करताय कसे पेपर गेले वेट हा का खरं सांग ना कसे गेले पेपर अरे वा गेले आज लई स्ट्रिक्ट होता हाव अरे वा कडक होता अभ्यास करणार नव्हता केला का केला होता म्हणजे जे केलं ते आलं नाही तर काय म्हणावं अरे यार जसा अभ्यास केला तेच नाय आलं का आलं ना काय होणार आता मग आता अभ्यास चुकीचा केला होता का पेपर चुकीचा छापला काय वाटाय कळू नाही राहील मला आर माग पासिंग होति की नय होईलपासबास पास होऊन जाईल तर मोठा भाऊ तर तुझा जीवच घेईन घरचे तुला घराच्या बाहेरच काढून देतील भो हा तुझा कसा गेला पेपर अरे माझी पण लय वाट लागली ना भावा यार काय सांगू तुला अरे तुला काय माहिती आज गाडी आली होती माझा पेपरच हिसकावून घेतला हा मग ते प्रियांका ताईला ओळखतो का तू काय कॉपी पकडली होती वाटत मग हो प्रियंका ताईला ओळखतो का तू मोठी गाडी हा ती आणि मी जातो संग असतो म्हणजे मागे पुढेच असतो आम्ही कमलेशची बहीण आणि मी हो का हा त्याच्याकडे मोबाईल होतं आणि माझ्याकडे काहीच नव्हतं त्याला वाटलं माझा त्याच्याकडे मग त्या मागचा देऊन टाकलं हे पेपर आणि त्याचं पण देऊन टाकलं अच्छा च्यामायला रे त्याच्यामुळे मी माझं झालं नुकसान चांगलं तिला झाप चांगल म्हणा तुला अक्कल हाये का म्हणे आता काय पेपरचा अक्कल दे तीला हा अक्कल दे तीला एवढी मोठी कस काय झाली काय माहित ती अरे या पोरीला अकलेच नाही राहत जनावरच आहे बरोबर ती त्या भावा हा बरोबर हा बोलतोय हा बरोबर आहे ती पण त्याच्या भावासारखीच आहे

आणि मायला मग रे आता तो पेपर दिलेच नाही मग दिले वापस नाही दिले ना मग ते कोणते फ़ोरारिटी ते म्हटले असं काही होऊ नाही शकत म्हणे जेवढं तुम्ही लिहिलं तेवढं तुम्हाला मार्क भेटल म्हणे मग ती प्रियांका ताई चढली होती सरांवर माझ्या भावाने इकडे ऍडमिशन दिले म्हणे तुम्ही काय कामाचे म्हणे किंवा आम्ही ऍडमिशन आम्ही काढू पण शकतो म्हणे आमचे ॲडमिशन असतस हा मग काय म्हटले मग ते सर घाबरले होते मग सरांनी तिथे वर कॉल लावला होता मग ते त्या सरांचा रिस्पॉन्स नाही आलं त्या सरांची पण कोणती तरी मीटिंग होती हा मग काय भोगायचे ते भोग हा एकदा गेला गेला पेपर हा मग काय सरपंन काय करू शकत नाही बाहेर बसवलं थोडं बसा म्हणे बाहेर मग सर आले की बाहेर नाही आले ते बाहेर मग मी आले माझ्या रूम मधले तीन पोरं चे पेपर धरले बा हो का हो अरे ते मोठे गाडीवाले आले आणि पोरं लागले कॉपी खिडकीतून खाली फेकायला मग नाय पूर्ण राईट पाहिलं कोणी रूम मधून कापड जेव्हा मग काय करणार लावलं होतं यांनी अशी झाडी मारली खतरनाक म असं झालं ना मग सरांच्या ओळखीचे नव्हते ते ते बाहेरच कोणीतरी बाहेरचं होतं नवीन अरे या पोरीमुळे होतं रे सगळ्यांना पोरीमुळेच झालं मी पकडलो पण गेलो नसतो माझ्याकडे काहीच नव्हतं करू पण नको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 खर तीला अक्कलच नाही यार ती तिसऱ्या ठिकाणी तोच नाद झाला बहुतेक हो ठडकासच झालो मी तर जाऊदे आता काय करतोय आणि पोरगी आहे असं बोलू पण नाही भाई हो ना पोरगं असतं तर धरून आणला असतं यार आणलं असतं कुठे कुठे मारलं असतं परत असच ती पोरगी आहे यार की काय हाणू शकत आपण बोलू नाही तेच ना पोरगी असल्यामुळे काय करता नाहीयेत हा ना पोरगं असलं असतं तर हिमून काढलं असतं चांगलं त्याला मग जाऊ दे आता घरी काय सांगितलं मग गेलो म्हणून चांगलं दबाव निकाल आला आता जरा घरी सांगितलं तर हा करणार नाही मला करून जरी निकाल यायच्या आधीच काढून देतील का हा म्हणून तर अरे तिच्या मायला रे जायचं कसं चालू आहे मग तो पेपरला ती प्रियांका चाललंय तिच्या गाडीवर तिच्या गाडीवर जातो का हा ती घ्यायला येते गाडी तू चालव बरं का ती गाडी नको देऊ भाऊ चालवायला अरे ती डायरेक्ट ठोकून देते हा पेपर राहायचं एकीकडे तुला खरं सांगू का पेपर राहायचं एकीकडे मायला दुसरं जायन काही ठिकाणी काम होऊन आहे पण हाय हा आज काय झालं माहित आहे का थेट तु घ्यायची म्हणा थेट म्हणायचं ती म्हणल मी गाडी चालवते म्हणा होणार ती मोठी ट्रॅक्टर वाली का ओव्हर ट्रॅक्टर हा पागल झाली का खरं

काय म्हणाव तुला त्यानाच काहीच नाय समजत त्याना हा आणि त्या कॉलेज वाल्यांचे वेगळे नखरे

ती त्यांच्यावरच घेतली ती मॅटर झालं ते म्हणतात तुमची चुकी म्हणतील आमचं सेंटर बंद होईल त्या सेंटरची भीती राहते ते थेट आमच्यावरच टाकतील ढकलून देतील सगळं ती तुमची चुकी आम्हाला नको सांगू असं म्हणत्यात डायरेक्ट हो ते म्हणतील हे चुकी तुमची आहे आम्ही असं म्हणतच असं का काही तू त्यांना भीती राहते हा त्यांचा सेंटर जायचं हा त्यांचं नोकर जाऊ शकते ना सेंटरला काही लफडं झालं तर असा विषय राहतो

हा त्याचं नाही का मॅटर होतं महाविद्यालयामध्ये हा कोणाचा कोणाचा ते म्हणजे नौका बारावीत म्हणजे हा येते पण भरावीलाच होता मला सांगत होता तो हा मग कोणता ई-मेल आला होता पण

कशाला सांगितलं सर तुम्ही पागल झाले की तुम्ही पाच हजार रुपये घेऊ लागले म्हणा आणि येऊशे पेपर काढू शकत नाही तुम्ही पैसे भी घ्यायला लागले आणि पण म्हटलं पण असेल मध्ये ऍडमिशन होतं म्हणून अरे सांगितलं नाही रोहनने असं काय झालं म्हणून त्याच्या संग मला हो का हा नाहीतर केला असता द्यायला हाय आता टीसी काढायला जाऊ आपण हा त्यांनी नेला पण वाटत असेल जर नाय द्यायला आले तर एकदा जाऊन येतो मी नाही द्यायला आणि सांगा मग मला येतो बी डबा द्यायला अरे खोन कडे हा वरच्या रूम मध्ये द्यावं लागेल त्यांना असं वाटतंय मला पण काहीतरी सूनेह जास्त नाटकी करणारे मग काय आता आपली काय चुकी नसताना ती आपल्याला बेजार करतेय

हा ना एक तर पोरासाठी फीस भरतात कुठून करतात काय करतात मग अरे यांना काय नाही राहत रे भाऊ यांना काय घेणं देणं नाही त्यांना फक्त पैशाची मतलब आहे हा लोक भूषण ती करतात ते बी बस जागेच तेवढ्यापुरती गोड गोड बोलतात आपल्याला आणि लगेच जेवढ्या कडून पैसा आला तेवढा आणि पास नाही पडत कुठून करतात समायोजित करा पैशाचं काय करतात कोणाचे दोन शिव्या खातात त्यांना काही देणंघेणं नाही आहे आपली परिस्थिती कशी आहे काय आहे परिस्थिती सगळी वाक्य त्यांना बसायचे पैसे आणि बस झाले तेवढेच मतलब आहे त्यांना असं असतं ते बरोबर दुखणे फुकणे येत ते बरोबर दवाखाना भरते रे बाबा मग देवी सुखाने नाही राहत हा बरोबर आहे ते बी काय सुखाने नाही राहात तेवढं मारले जाते मग चांगलीच मग हा मग डबल पैसे भरते मग परत हा मग भरते इकडे खाते आणि तिकडे भरते ना हा ठीक ये बा हो hello आ Hello sir अ कशा आहते

काय म्हणता sir अ म्हणजे काय कारण कोणी दिवसांना तर तुम्हाला phone केला त्यावर म्हटलं काहीतरी आपण कशाबद्दल तरी discuss करूया चर्चा करुया अ हा तर तुम्ही sir तुम्ही तयार आहेत. हा वर चर्चा आमच्याकडे पण वर जे काही अ ठीक नाही आहे आणि कधी पण तुम्हमाला माहित असतेल कधी पण पाऊस पडतो आणि कधी पण अ म्हणजे कापते. आता अ आपल्या या अ वातावरणामुळे वातावरण मध्ये मोठमोठा त्यामध्ये काही वादच नव्हता तर हे भेदभाव म्हटले कधी पण पाऊस पडतो आणि कधी पण वारा येतो. तसं होऊन राहील बरोबर बिलकुल बिलकुल तर वातावरण तर आहेत बदलले आहेत इथेपण आता आपल्या वडी पाऊस सुरू आहे तर वातावरण पण उन्हाळा पाहून पण पाऊस तसेत सुरू आहे. जर तर मी म्हणत होत की आपण एका चांगला topic वर बोलूया अ आता माज्या मनात आला की कारण आज IT sector आपण जर म्हटलं तर IT sector खूप अ म्णजे समोर जात आहेत. आणि त्याचा मध्ये Career percentage खुप चांगले आहेत आणि प्रत्येक म्णजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर सर्व जास्त आहे sector मध्ये खूप जास्त आहे जर कोणत्याही field मध्ये बगा. तुम्ही VPNK मधून बघा किंवा मग इकडून आपल्या engineers मधूनही बघा की अ सर्व लोक त्या ह्यांच्यातून जे काही courses असतात ते सर्व courses करून field job लागत असतो तर. आणि तर वर field मध्ये कुठे ना कुठे एक चांगला एक future पण आहते भविष्य आहे तर असे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार अ आह मला वाटते की तुम्ही बरोबर बोलता. आणि अ मी पण मान्य आहे या गोष्टीमध्ये की अ मुलांना खरच आणि खरच जसेकी त्यांच्या जगा graduation complete होतो आणि तो.

जसा की job किंवा इतर कोणते पण काम त्याच्यामुळे जो आपल्या जीवनामध्ये अ चदवड करती असतो मग की आपल्या जीव जिवंत अ सर्वांत असते हा full life मध्ये. तर मन असं वाटते की विधतांनी अ जशा की आता अ language आपल्या ज्या generation मध्ये अ जशा java Python C Plus Plus आणि इत्यादीककांत language आहेत ज्या. ती GDPC अशा इत्यादिक ज्या की मुलांनी शिकल्या पाहिजे कारण अ पुढे जाऊन त्या हा ज्या language आहे हा इतर अ गोष्टीसाठी आणि.

अ जसं की pubg आणि असं काही Call of Duty असे मध्ये जे game असतात ना. त्याचा साठी तर java Python ती language खूप महत्वाची आहे तर आणि मला असं वाटते की काही विविधा होते हा.

काम करू शकतो आणि त्याच्या खालती त्याच्याखाली हम्म मुलगा हा काम करू शकत नाही कारण त्यांना अ वर त्याच्या त्याच्या म्हणतात मला असं वाटते की सरकारलाही अ हा कोणत्याही language आहे. ह्या उपलब्ध करून द्यावा आणि त्या मुलांना तर आपल्या जा शाळेमधील आहे त्या शिकवले जावेत अशे मला सर अ सरकारला विनंती तर. तुम्हाला काय वाटते जर सरकारने हा language उपलब्ध करून द्यायला हवे की नाही द्यायला हवे तुमच्या काय मत आहे याबद्दल. बिलकुल बिलकुल त्यावर तर म्हणजे मला वाटते की मी पण तुमचा आणि म्हणजे तसेच सहमत आहते कारण जर आपण बगतो या काळामध्ये जर या पद्धतीत नाही जर की sector मध्ये अ एक जे एक. चांगला एक भविष्य तिकडे करू शकतो आणि तिथे त्या मध्ये अ खूप जे युवा मुला आहे जितकी युवा पिढी ते त्या कडे खूप बोलत आहे आणि आता IT sector अशा आहे जो पुढे चलनी खूप म्णजे. अ म्हणजे आपण बघूया त्याच्या एक म्हणजे तरक्की चा मार्गावर होऊ शकल आणि जर तरक्की जे असेल ते खूप जास्त होऊ शकते कारण ज्या आपण sector ला तो बगतो आणि तो. अ कारण हा एक gobal level वर अ कुभाडत आहे मला वाटतंय याच्यावर बिलकुल जस तुम्ही म्हण्टलंय याचा वर तिकडून सरकारने पण लक्ष द्याला पाहिचे की आज खूप सारे courses आहे जे. अ वेगवेगळे courses पण करासाठी ते जातात IT मतबल तशा आहे की फक्त एक हे फक्त कोणता एक तरिक Graduation जो एक degree पण आहे . खूप काही आहे deep मध्ये जर आपण बगतो मतलब एक खूप काही वेगवेगळे courses वेगवेगळेअ आज आपण C Deck सारखे मोठे मोठे. जे अ म्हटलेल्या diploma courses आहेत ते पण आपण म्हणू शकतोय PG diploma courses आहे ते आणि ते अ खूप लोकांना त्या बद्दल माहित पण नाही आणि ज्या पद्धतीने ते आता growth होतात त्याचे आणि.

मुळे ते एक Government सोबत ते Related कशावर अ कुठे ना कुठे वर नाम Government मान्य असेल आणि त्याच्या आणि त्याच्या जे package असतात त्याला पण एक छान package पुरवले जातात तर कुठे ना कुठे एक खूप छान opportunity आपण जर. स्वतःहून जरी पाहत आता तर खूपच opportunity ज्या या मिळेल याच्यातून आमची काही त्याच्यामध्ये आहे अ courses आहे. मला आता लक्षात नाही आले पण आता खूप काही courses आहे त्यांनी खूप मोठे मोठे packages आज मुले उचलत आहते आणि चांगले क्षेत्रात मध्ये ब बरोबर sir

आता future जे generation available होते तो पण उपलब्ध करून त्यासाठी तुम्ही आता काय केले पाहिजे म्हणजे तुम्ही अशा कोणता मार्गाने गेले तर ते अ तुम्ही शक्य करू शकतात. आणि ज्या युवा अ जे युवा जी व्यक्ती आहे त्यांना हा जे काही गरीब घराण्यातले लोक आहे आणि अ मुलं आहे त्यांच्याकुशीत पैसा असायचे नाही आणि त्यांना. langauge तर तुम्ही असून सरकारला कोणते विनंती करता की सरकार तुम्हाला ते language अ आपल्या गरीब student पर्यंत पोचू शकता असच असा या याबद्दल तुम्हाला काय . बिलकुल सगळं म्हणजे तुम्ही एकच चांगले एक गोष्ट बोलले चांगलं मो असू शकते म्हटलं के कारण आज तरी गरीब मुलाला पण जे आहे ते त्यांना जर आपण एक scholarship. शिष्यवृत्ती ते जर देतो म्हटले तर अ अशा जर आणि ह्यचात आपण अ म्णजे जे काही योग्य जे त्यांचे candidates असेल त्याना तुम्ही अ त्या level वर तुम्ही न्या. त्याची एक एक test test जेव्हा आणि set ठेऊन म्णजे मोठे मोठे जर आपण बगतो की Private Institute जी आपण पैसे घालून आपण ते करू शकतो आणि जिथे ज्यांना बिलकुल. पैसा Paid नाही करू शकत पण त्यांच्या talent आणि ते शिकू शकतात त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती जर मिळेल असेल त्यामुळे मला वाटते की खुप एक. छान गोष्टी राहील आणि आणि ते आणि ते सरकार अ Curriculum आणि त्याच्यातून जितका म्हणजे त्यांना सत्यता कोण म्हणजे गरीब मुलांना तिथे तितका त्याच्या साठी पण एक. help म्हणजे फायद्याची गोष्ट आहे आणि तर फायदाला उचलून ते अ काय चांगला IT sector मध्ये चांगला म्हणजे पदावर ते म्हणजे चांगलं level वर ते चांगला एक मोठा package ते घेऊ शकता. ब बरोबर बरोबर मला पण मला पण अस वाटते की सरकारने हा ज्या अ language जे आहे जसा की आपल्या येणाऱ्या generation साठी. आता तुम्हाला माहीत असतील SAT. GPT म्हणून ऐकलं असेल तुम्ही अ आणि तसंच AI म्हणून पण तुम्ही ऐकलं असेल ह्या सर्व गोष्टी जे आहेत हा ह्या सर्व गोष्टी जे आहे. ह्या आपल्या प्रत्यक्ष घेऊन जातात आणि अ ह्या न ह्या शिकण्यासाठी आपल्या सगळं friend म्हणजेजशा आपलं व्हायचा एक मेके आपल्या Graduation complete होते. याच्यानंतर मला असा वाटते की student ला ह्या Language जे आहे ती IT सेक्टर चे Student आहे आणि त्यांना interest आहे की आपण IT मध्ये आपल्या Career बनवलं पाहिजे आपल्याला त्याचा मार्गाने आपण.

ह्या language बंध करावा आणि आपल्या ज्या नव्या भारतांसाठी शुरुवात करावं मला असं अ वाटते की. शंभर पैकी अ संपर्क मुलांना placement झाला पाहिजे IT sector मध्ये आणि मुलांनी सगळे जास्त मदत केली पाहिजे IT कारण आपल्या Generation अ पिढी नवीन नवीन language पण. Generation नवीन नवीन language पण new new येत्या language आपल्या market मध्ये जशा त्याचा language पण बिलकुल किंवा new new language शिकले पाहिजे आणि आपल्या भविष्य त्या ह्याच्यामध्ये घडवले पाहिजे. बिलकुल बिलकुल खूप छान गोष्ट तुम्ही म्हटले कारण आता जे आहे ते क्या क्या आता ते Free languages Free languages पण अशे सामोर जाऊन मला वाटते.

कारण आपण कोणतेही गोष्ट बघतो तर एक नवीन काहीतरी एक innovation किंवा upgradation त्याच्यामध्ये आणत असतात आणि ते आण्यामुळे हे ह्या या गोष्टींमध्ये काही तरी एक आपण नवीन काही तरी बगतो. आणि त्या नवीन मध्ये आपल्याला ते या दिसू नाही तेही अ जे जुनी गोष्ट आहेत ते आता कुठे तरी outdated जाल्या आणि नवीन गोष्ट आपल्याला काहीतरी शिकायला मिळते आणि खूप काही तरी आता updated आणि ज्याचा मध्ये अ एक. आजचा ह्याचा मध्ये तर बगतो म्हटले तर नवीन New Programming Language तर खूप गरजेच्या असत्या शिकण्यासाठी. आणि बाकी तर आहे गावात आहे ते ती ठीक आहे तरी पण मला वाटते नवीन आता जे best अ येत आहे कारण जे तर तुम्ही updated रहाणार तितकच सामोर साठी पुढच्या ह्याच्यासाठी कारण अ. job मध्ये जर आपण बगतो Programming चं कुठे ना कुठे वेगवेगळ्या तिचा एक आपण म्हणतो की practical जेव्हा आपण होते असे practical ती आपण जेव्हा स्वतः workout करतो त्यावर अ code करून D code करना ते इतका easy न असते.

त्याचा मध्ये पण Experienced candidate ला पण कारण त्यांना पण updated होण्याच्या खूप गरजेचे रहाचे त्यांना ही कठीण राहाता New Programming Language आता ज्याला खूप छान छान पद्धतीने ज्यांनी त्याला म्हणजे ज्यास होउन नाही. तो फक्त त्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो त्याचा साठी आपल्या मग ते sir असतात कोणतेही अ कोणतेही university ल्या असेल तो College मधले असतात तर जे खूप trained आहे त्या गोष्टीसाठी. मग ते त्यांना सांगतात किंवा मग त्या त्या job मधले जे कोणी institutes मध्ये चांगले चांगले Professional professor असतात. त्या Professional अ लोकांना मोठे विचारणार त्या आणि त्या गोष्टीलामग कारण आपण पकडून तर नाही ठेऊ शकततर मला वाटेत हे सर्व गोष्टी आहेत जेव्हा New programming ची जेव्हा Updation. येणार मला वाटते आणि आलेली पण आहे असं मला वाटतंय तर हे खूप गरजेचा आहे अगदी बरोबर खरंच आणि संबंधाचे ते बरोबर बोलले. मज मी तुमच्या गोष्टीपासून तर सहमत आहे आणि आपला ज्या येणारा त्याचा पिढी साठी ह्या नवीन नवीन language शिकलं पाहिजे मला अशा अ म्हणजे मला अश सरकारांना विनंती आहे. की सरकारांची काही अ आपल्या जे ज्या श ह आपल्या Villager जे मुलं राहतात आणि जे आपल्या खेडेतील जे अ मुलं युवा पिढी आहे. त्या मुलांना अभ्यासाची आणि new अभ्यासाचीखूप आवड असते तर त्या मुलांसाठी सरकारने काय गोष्टी available करून दिला पाहिजेआणि आपल्या ज्या अ आपल्या न अ. भारत देशाच्या नाव top वर पहिला पाहिजे अशी म मला अ आपल्या युवा पिढी पासून अ अ युवा पिढीला . आणि हा मला अपेक्षा अपेक्षा एक युवा पिढ़ी वर अपेक्षा आहे हा युवा पिढ़ीतुन अपेक्षा . नाही म्हणजे अ या गोष्टीबद्दल तुम्ही खूप छान बोलले आणि मला वाटते की बिलकुल समोर येणारा काळामध्ये हे खूप गरजेचे आहे कारण आज आपण बघतो की अ.

IT sector म्हणजे काय informationTechnology आज इतका Modern World मध्ये आपण आहोत आणि Modern new India म्हणतो Modern World मध्ये आहोत Global level competition आहोत आणि IT sector ह्या एक खूप Globally अ हे आहे. Global level वर आपण बगतो Google असेल Microsoft असेल हे सर्व server आपण बगतो की हे सर्व IT sector आणि यांचा सोबत जेव्हा जे अ जास्त जर आपण बघू दे Indian जर company ह्याच्यात आले. आणि Indian company आपल्या दबदबा जर ठेवले तर मला वाटते इ एक खूप powerful आपल्या एक country लाआपण एका मोठ्या level वर आपण येऊ शकतो आणि Make in India जर जो program आहे अ म्णजे भारत सरकारच्या.

आणि मला अगदी कारण आपल्याला time तर आपल्या time कमी असल्यामुळे आपण मला वाटते की आपल्याला जो Conversation आहोत तो खूप छान करून असुन जाला त्याला आपल्याला येथे end करणार द्या अ करावा लागेल आणि खूप खूप धन्यवाद sir तुमचे. जुना कुठे अगदी बरोबर असतात आणि तुमचा सोबत पण बोलून पण चांगला वाटला आणि धन्यवाद Okay धन्यवाद sir. भागबाजार इतरस्त्र बाजाराप्रमाणे भागबाजार हि सुधा जीते संगठीत पद्धती ने व्यवहार किवा प्रतिनिधींशी व्यवहार केले जातात. सुप्या भाषेत हि एक अशी जागा आहे जिथे भाग

व्यवहार पार पडले जातात. ज्याला Treding Flor असे संबोधले जाते. भागबाजारात म्हणजे भागांची सहज पणे खरेदी व विक्री तसेच विक्रेते व खरेदीदार यांना व्यापारी घेवाणी देवणी साठी सुलभ येण्याच्या द्रुष्टीने जागा उपलब्ध करून देणे. तसेच त्यावरील जोखीम कमी करणे. भाग्बजार एक अशी जागा जिथे खरेदी विक्री संदर्भात मार्गदर्शन करते. stock exchange ला stock market किवा share market किवा share बाजार असेही म्हणतात. stock exchange गतीविधी हि बाजार पेठे सारखीच आहे. जिथे प्रतिकृतीची खरेदी विक्री केली जाते. प्रतिकृती बाजार पेट दोन बाजार पेठेतील घातली आहे. प्राथमिक भांडाव बाजार आणि दुय्यम भांडावल बाजार. प्राथमिक भांडाव ल बाजार तंत्र भांडवल बाजार मध्ये company सतत धंदा उपलब्ध करून देतात. त्या द्वारे या company फार मोठ्या प्रमाणा वर गुंतवणूक दराबरोबर खरेदी विक्री साठी प्रत्यक्ष पाने आणि गुंतवणूक दारास

जिथे एकदा विक्री होऊन गेलेले खरेदी विक्री साठी उपलब्ध होतात. भाग्बाजार हे एक असे विशिष्ट ठिकाण आहे गती विधीनशी पुन्हा पुन्हा हस्तांतरण संघटित पाने केले जाते. या बाजारात गुंतवणूक दार खरेदी विक्री एखाद्या गुंतवणूक दारा कडून दुसऱ्या गुंतवणुक दाराकडे करू शकता. या बाजारात प्रतिकृतींची देवान घेवाण व व्यवहाराची संपूर्णता व त्यांचे मार्फत तसेच आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पार पढली जाते. या करिता भांडवल उभा करणाऱ्या company नि ने स्वतच्या भागांची नोंदणी करणे आवश्यक असते. भाग सभासाचक भागबाजाराचे व्यवस्थापन पाहण्या साठी एक कार्सयकरी समिती नेमली जाते. या समितीची रचना अधिकारी समिती नेमतात ते भाग बाजार नुसार वेगवेगळ्या मुंबई भागबाजारात ही कार्यकारी सामिती कार्यकारी मंडळ म्हणून कार्य करते तर व्यवस्थापन सामिती म्हणून कलकत्या मध्ये तर इतर भाग बाजार मध्ये व्यवस्थापन समिती असे संबोधाण्य्त येते. या समित्यंची रचना कोणत्य ही सार्वजनिक company त अह असल्यचे सर्खेचे असते. कार्यकरी समितीला सहाय्य करण्या साठी इतर सहायक समित्या स्थपन केल्या जातात. समिती प्र्तीभूतींची अनुधानी समिती, अनुशासन समिती इत्यादी भागबाजरा चे एकूण व्यवस्थापन आणि प्रशासन बघते सामान्यता अशा समितीचा किवा मंडळाचा कार्यकाल हा एक वर्षाचा असतो.

नफा ना मिळवणाऱ्या संस्था म्हणून कार्य करणे. सार्वजनिक company किवा सार्वजनिक भागणी मर्यादित company कार्य करणे. सार्वजनिक company कार्य करणे. प्रतिभूती कायदा एकोणाविशे छपन्न साली भागबाजार मन्यते साठी व नियम व नियात्रना साठी म्हणजे बाजारांची स्थापन कामकाज, व्यवहार पद्विकार यांसाठी नियम आखण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरील सर्व भागबाजाराच्या भागबाजाराची भांडवली व्हावी अशी भूमिका भांडवल निर्मिती सहायक गुंतवणूक दार भागबाजरा कडे आकर्षीत झाला आहे. गुंतवणूक दार स्वत जवळ असलेला अधिक असलेला पैसा बचत करणाऱ्या प्र्तीभूतीन मध्ये म्हणजेच

भागबाजरा मध्ये प्रतिकृती चि खरेदी विक्री व्यवहार सतत पने चालू राहतात. त्यामुळे अर्थव्यवस्था ही एका company तून ज्यामुळे गुंतवणूक दारांना केलेल्या त्याने केलेल्या गुंतवणुकीचा अधिक परतावा मिळू शकतो. या प्रक्रीये मुळे साधन संपती विभागातील माणसाला आर्थिक विकासात मदत भागबजारात आर्थिक विकासाच्या उनतिला चालना देतात. कारण त्यांच्या मुळे भांडवल निर्मितीला वेग येतो साधन संपती गतिमान होतो company ला मध्यम व तीव्र मदतीचे भांडवल उपलब्ध होते. त्यामुळे त्यंच्या विकासा साठी आवश्यक भांडवल भागबाजरा मुळे सहज पाने भांडवल उपलब्ध होते. गुंतवणूक गुंतवणूक ते मध्ये लवचिकता भागबाजरा हा गुंतवणूक दारांना गुंतवणुकीची करतो. भागबजारात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे गुतवणूक दारांना स्वताची गुंतवणूक लवचिकपणे एका पर्यायातून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या पर्याया कडे वळवता येते. मूल्य रुधि भागबाजारात झाले कि प्रतिष्टा प्राप्त होते. ज्या company आपल्या प्रतिकृतीची नोंदणी करतात अशा company ना कर्ज उभारणी केली जाते. भागाबाजारची कार्ये भागाबजारच अस्तित्व आणि भागाबाजारची कार्यषम प्रणली ही कोणत्या ही विकसित होणाऱ्या होत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यामधून एक सक्षम निरोगी गुंतवणुकीला प्रोत्साहन असे भारतींय वाहकाची नव्याने उभी राहणारी अशी आश्वासीन आगामी जगातील आठ आघाडीच्या भागबाजरा पैकी ही एक समजण्यात येते कोत्याही देशाचे corporate जगाशी वाढवण्यासाठी भागाबाजाराची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. असे भागबजार नसल्यास खाजगी शेत्रकर, कारखानदार आणि उद्योजक कर यांचा विकास होणे केवळ अशक्य आहे. या द्रुष्टीने भागबाजरा अधिक महत्वाचे कार्य पार पडतात. सरलता भागबाजार मुळे Corporate क्षेत्राच्या विकासाकडे केलि जाते. भागबाजारा Company च्या प्रतीभूतीन मध्ये अनेक निर्माण करतात. तसेच प्र्तीभूतीना लोक प्रदान करतात.